हे एक डोंगर आहे ज्याच्या शिखरावर भगवा झेंडा फडकत आहे.

वरती छत ला मस्त लायटिंग केलेली आहे आणि बाजूच्या सगळ्या खिडक्यांना पडदे टाकलेले आ--

पाणी पडताना पांढर शुभ्र दिसत त साचलेल पाणी हिरवशार छान दिसत आहे.

हि एका बंगल्याची प्रवेश वाट खूप छान दिसत आहे.

हे दृश दिवसाचं आहे हिरवं हिरवं गवत इथून तिथपर्यंत पसरलं आहे.

पायांच्याच खाली बाजूला एक जानवरांची आकृति पण दिसत आहे.

काळी हाफ पॅन्ट घातली आहे त दुसऱ्या टीम च्या मुलांनी हिरवी टी-शर्ट तर काळी हाफ पॅन्ट घातली आहे.

मुलांनी पण सर्वांनी पायात बूट घालून व्यायाम करत आहे.

हा जो मुलगा व्यायाम करत आहे त्यांने काळी बणीयान आणि काळा हाल्फ पॅन्ट घातला आहे.

आणि त्याच्या मागे झाड आहे.

मध्ये एक अशी जागा आहे जिथे खांब लागला आहे ज्याच्यावर झेंडा लावता येईल.

आणि उजव्या बाजूला एक बिल्डिंग आहे पण त्याच कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेल वाटत नाही. त्याच्या काचा वगेरे खिडक्यांना लाही --

एक खोली आहे एका खोलीत मध्ये एक माणूस आणि एक बाई खुर्चीवर बसली आहे.

ही एक वाट बनत आहे वाट बनवणारे दोन इंजिनीअर्स आपलं --

हेलमेट घातली आहे आणि समोर लाल रंगाचा ट्रक उभा आहे.